या फोटो मध्ये सलून आहे सलून मध्ये कस्टमर शी दाढी करताना किंवा शेविंग करताना तो न्हावी दिसतोय साधारणतः तिथ दोन चेअर आहे आरसा आहे.

जो मासे विकणारा माणूस आहे तो कस्टमर चा वेट करतोय आणि तिथ--

हा फोटो पण कोणत्या तरी फंक्शन झाल्याच्या नंतर जे बूफे [ असत त्या बुफे चा फोटो दिसतोय हा.

या फोटो मध्ये साधारणता आ एक बर्थडे फंगशन असल्याच दिसतय आणि बहुतेक हा आ तिथे जो ब्लॅक कलर ब्लॅक अँड व्हाइट कलर चा ड्रेस घातलेला जो मुलगा आहे किंवा जो बॉय आहे.

हा परत एक फिश मार्केट म्हणण्या पेक्षा जे जिथे फिश सेल करतात तिथला फोटो आहे आणि एक लेडीस तिथे मच्छी कट करून देते एका ग्राहकाला मना ग्राहकाला.

आ हा जो व्ह्यू आहे तो साधारणतः टाइल्स बनावण्याच्या कंपनीतला दिसतोय की जिथ कारण का तिथ एक ग्रे कलर ची स्टाइल दिसते की जे तिथले जे कामगार आहेत ते घेऊन जात आहेत.

आणि तिथ ब्लॅक शर्ट घालेला आ मुलगा आणि आ आय थिंक त्याची फ्रेंड रेड कलर च शर्ट घातलेली दिसते आणि तिथे एक लेडीस पण आहे त्याच्या मुली सोबत आलेली.

हा साधारणता कोणत्या तरी तलवाच्या किनाऱ्याच्या फोटो दिसतोय की जिथं ते जे अंकल आहेत ते खूप सुंदर फोटो काढण्याच्या--